स्वारगेट बस स्टॅन्ड आहे सर्व प्रका प्रश्ना प्रवाश्यांचे सहर्ष स्वागत आहे इथे काहीशे लोक आहेत काचेचा दरवाजा आहे जाण्यायेण्यासाठी रस्ते आहेत इथे खुपसारे लोक आहेत मोकळी जागा आहे.

हे एक स्वारगेट बस स्टॅन्ड आहेपुणे विभाग आहेइथे बस लावलेले आहेत दोन सोशल आहेत एक साधी आहे आणि इथे बोर्ड्स आहेत टी_वी आहेत काहीशी लोक आहेत पाण्याचे डबके भरले आहे जाण्या येण्याचा रस्ता आहे झाड आहेत.

ही एक प्रभात हॉटेल आहे इथे जाण्यायेण्याचा रस्ता आहे इथे रेड ग्रीन व्हाईट ब्लू पर्पल येलो अशा विविध कलर मध्ये लायटिंग टाकलेली आहे.